त्यामध्ये मुलगी जी आहे ती पिस्ता कलर चा ड्रेस घालून आहे तर मुलगा जो आहे तो काळ्या रंगाची शेरवानी आणि पांढऱ्या रंगाचा पैजामा घालुन आहे.

जे चित्र मला दिसत आहे हे चित्र भाताच्या शेतीचे मला दिसत आहे कारण भाताच्या शेती मध्ये खूप पानी असते तसेच पाणी यामध्ये दिसत आहे तसेच एक फावडे सुद्धा दिसत आहे.